वॉटर पार्कमध्ये हे लहान बाळांचा दिसतय.

नदी वरती वाळू वगैरे आणण्यासाठी वापरले जातात काय काय ठिकाणी आमच्या इथे पण आहेत गाढवे --

काय काय ठिकाणी पाऊस होत नाही त्यामुळे शेत तळे वापरतात पाण्याचा एकदम साठा करून ठेवतात.

ग्लास बी आहे खुर्च्या टेबल --

सिंह म्हणजे जंगलाचा राजा आहे.